आणि आत काचेच्या आतमध्ये माणसं आहेत दुकानामध्ये .

ही शाळा आहे शाळा दिसते आहे शाळेमध्ये मुलं बसलेली आहेत.

आणि ते अ स्टेजवर एक परफॉर्मन्स करतोय.

न हा लग्नाचा हॉल दिसत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे नक्षीकाम केल आहे चांगले डिझाईन केलेले आहे.

हिथं दोन माणसं स स्वा स्वागताला बसलेले आहेत .

इथे इथे गाव दिसतंय गावामध्ये एक घर आहे पडकं --

ब थोडं छोटंसं मंदिर पण दिसतंय पडलेलं असं .

ह्याचं पूर्ण पार्ट सगळे सडलेले आहेत असं वाटतंय की तिला आग लागलेली असणार त्या--

त्या त्यामुळे ते गं गाडीचे कन्डिशन पण एकदम खराब दिसते .

कार्पेट ठेवले त्याचा कलर गुलाबी आहे आणि फुलदाणी साजवलीये.

आणि मैदान सुद्धा दिसतंय मैदान हिरवंगार आहे आ--

एक दाढी करतोय आणि एकाची दाढी झालेली आहे.

आणि सलून मध्ये आरसे लावलेत समोर--

आणि वरती पंखे दिसतायेत फुगे दिसतायेत.

स्टील चे खांबं लावलेले आहे आणि तिथं जुन मंदिर सुद्धा झाड झुडप दिसतायेत.

टीपॉय आहे तीन तीन कपाटं पण दिसत आहेत .

आणि भिंतीला प पडदे लावलेले दिसत आहेत .

आणि त्याच्यावर तू त्या बगीचा आहे.

समोर गाव दिसतंय गावामध्ये जत्रा भरलीए आन त्याच्या--

हे य हा बाजार दिसतोय बाजार भरलेला मार्केट आहे.

आणि हे हे सगळे जण उभे आहेत इथे आणि जिने दिसताएत.

आगमन म्हणून लिहिलं नाही बाजूला लिह ई पर्य ई पर्यटक आन--

आणि त्यामध्ये हि हिरवंही पूर्ण झा हिरवीगार झाडं दिसत आहेत आणि रस्ता दिसतोय .

आणि त्या का ग गेटला जी काच आहे .

शेल्फ आणि किचन दिसतंय त्यामध्ये शेगडी वगैरे --

सुविधा केलेली आहे पलंग वर ठेवलेला उशा ठेवलेल्या आहेत .

आन त्यावर नक्षीकाम केल्यात खुर्च्या ठेवलेल्या आहेत किंवा--

रस्त्यामधून लोकं चालत आहेत आणि आजूबाजूला झाडं झुडपं आहेत.

यायला जायला आणि आजूबाजूला दुकानं खाण्यापिण्यासाठी दुकान आहेत लोकं आ झाडं--

चर्च दिसतोय चर्चमध्ये क्रॉस दिसतोय आणि त्या--

परफ्यूम ठेवले आहेत सेंट आणि ठेवलेले आहेत.

आणि व भरपूर कुंड्या एकमेकांमध्ये रचून ठेवल्यात आणि हे--

हे घर दिसतंय घराच्या वर --

आणि मन मंदिराच्या वरती चित्र काढलंय आणि घंटा लटकवलेली आहे.

हे गावातलं अ पोस्ट ऑफिस दिसतंय .

आणि दोन बाय बायका पो पोस्टर मध्ये चाललंय.

आणि एक अ माणूस मुलाचा हात धरून--

आणि त्याचे आतमध्ये अ लाईट सुद्धा चालू आहे बाजूला व्हाईट कलर दिस--

म व्यायामशाळा आहे ही आणि खाली लादीचा कलर काळा असा दिसतोय.

कारपेट अंथरलेलं आहे आणि अत्याधुनिक सगळे सामान आहेत त्यामध्ये.